काय म्हणतोय ,काय चाललंय काही नाही बसलोय, सुट्टी आहे आज. अच्छा, कुठे बाहेर गेला नाही? नाही बाबा आज आराम सुट्टीचा क्रिकेट वगैरे खेळायला गेला की नाही ? नाही रे बाबा, दिवसभर हे रूममेट, क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, दुसरा कुठला खेळच नाही सुचत लोकांना आजकाल क्रिकेट व्यतिरिक्त.

आपल्या लहानपणी बरं होत ना, सूर पारंब्या खेळायचो, गोट्या खेळायचो, विटीदांडू खेळायचो

लहानपणी

तेच ना, कसा असायच्या रे सूर पारंब्या? मला नाही माहिती बाबा सूरपारंब्यामध्ये काय असायचं ना, एक झाड पाहिजे असायचं ज्यावर आपण व्यवस्थित पणे चढू शकू, शक्यतो वडाच झाड असायचं ते

आणि अ एक चार पाच लोक जमायची, आणि मग काय असायचं, एक काठी असायची साधारण एक फूट भराची आणि त्या एक काठी फूट भराची चार पाच लोक आणि एक वडाच झाड शक्यतो वाडच ह्याच्यासाठी असायचं की त्याच्या पारंब्या असायच्या ना ,

खेळ असा खेळला जाईचा की, एक त्या वडाच्या झाडा खाली एक रिंग अ, एक सर्कल केलं जायचं

आणि ती जी काठी असायची तिला सूर म्हणायचे

आणि जर समजा एखादा खाली राहिला आणि त्याला जर समजा ज्याच्यावर राज्य आलंय तो शिवला

आणि समजा तो सूर आहे काठी आहे

तिला हातात घेतलं, तर मग ज्याला तो शिवला त्याच्यावर ते राज्य येणार

केव्हा मग अस पण व्हायचं कधीकधी की अश्या अशी असं हि खेळलं जायचं कि आता तो पळतोय समजा तर बाकीची वरती चढलेली लोक पण उड्या मारायची परत तो सूर घ्यायचा परत पाया खालून दूर फेकायचा मग अश्या प्रकारे तो खेळ खेळला जायचा. अच्छा अच्छा आता आलं लक्षात आता काय झाड ही राहिली नाहीयेत,

हो बरोबर, ते सागर गोटे गजगे, हे काय मुलींचे खेळ आहेत का? हा शक्यतो सागर गोटे गजगे मुलीच खेळायच्या, मुलं नाही खेळात जास्ती करून ते खेळ अच्छा अच्छा, आणि आमच्या लहानपणी तर आम्ही लिंगोरच्या पण खेळायचो, लगोऱ्या म्हणायचे ना त्याला. हो हो, लिंगोरच्या आम्ही पण खेळायचो मी तर असं ऐकलंय की, संत एकनाथांच्या गाथेत पण ह्या खेळाचा निर्देश आढळतो म्हणे असेल की, खूप जुना खेळ आहे तो हो, आणि पेशवाईतही खेळला जायचा म्हणे तो हो खूप जुना खेळ आहे, हे जुने खेळ आहेत. आजकाल आपण खेळतच नाही असले खेळ कधी. तुला माहिते ना, आम्ही हे असं, सगळ्या असे फरशी चे तुकडे असायचे ना छोटे छोटे बारीक ,

ते फारशी चे तुकडे असे गोळा करून, मोठ्ठा एक्दम, खालचा मोठ्ठा असायचा मग तो असा बारीक बारीक होत शंकू च्या आकाराचा व्हायचा ,

आणि मग तो टेनिसच्या बॉलनी फोडायचा किंवा प्लास्टिक च्या बॉल नी पण फोडायचा. इतकी मजा यायची ना, असा तो एखाद्याने त्याला चान्स असायचे ना दहा बारा असा तो फोडायचा ना, तर कधी कधी फक्त वरचाच पडायचा. वरती एकदम सर्वात वरती जो शेवटी असायचा ना एकदम टोकाला जो त्याला कावळा म्हणायचे.

माहिती आहे का तुला? तुमच्या ह्याच्यात नव्हते का म्हणत? नाही, कावळा वगैरे नाही म्हणायचे. आणि आम्ही टेनिसचा बॉल वगैरे नाही वापरायचो, आम्ही खेळायचो तो

पण आमच्याकडे काय करायचे ज्या पडलेल्या कॅरी बॅग्स असायच्या ना,

आणि त्या रॅप करून एका अश्या जाळावर धरायच्या, त्याचा एक छान असा चेंडू तयार व्हायचा,

तो चेंडू असा असायचा शक्यतो कि जर मारला कोणाला तर लागू नये, ह्या उद्देशाने तो तसा तयार केला जायचा. आणि फ्री मधे व्हायचा.,पैसे खर्च करायची गरज नाही पडायची त्याच्यासाठी ह टेनिस चा चेंडू काही काही जण कधी कधी वापरायचे पण कधी कधी प्लास्टिकचा चेंडू पण वापरायचे. प्लास्टिक च्या चेंडूंनी पण पटकन फुटायचं नाही. कधी फक्त दोन तीनच पडायचे खालचे, मग पडलं कि सगळे पळायचे, आणि तो चेंडू लागला एखाद्याला कि तो आऊट, असे सगळे आऊट करायचे, आणि जसा चेंडू बाहेर जाईल तास इकडे एकजण एकजण थर रचत रहायचा, आणि मग सगळे आऊट होण्याच्या आताच सगळे जाणं एकदम ओरडायचे लिंगोरच्या करून अस.

हा हा बरोबर

नाही बाबा विटी दांडूचं नाही पण मला माहित विटी दांडू कसा असतं ते एक गर्ल वगैरे असायची मग ती अशी आडवी ठेवायची विटी आणि मग त्याच्यात ना ती अशी उडवायची अशी ती म्हणजे ती अशी ऍक्च्युली म्हणजे कसं व्हायचं तो जो दांडू असतो विटी आडवी ठेवायचे जो दांडू तिच्या खालून घालायचा अस जोरात त्याला खालून असा वरती असा वरती करायचं जोरात आणि ती हवेतल्या हवेत ती जी विटी असते ना तिला मारायचं ती विटी मारायची आणि त्याची कॅच घ्यायची असा तो खेळ आहे हा झेलतात ती पहिल्यांदा अशी सुरुवातीला झेलतात आणि पुन्हा सुरू होतं

डब्बा ऐस पैस नाही माहिती मला. तू खेळला आहेस? हा मी खेळलोय. डब्बा एक्सप्रेस पण म्हणायचे काही लोकं किंवा डब्बा ऐस पैस पण म्हणायचे.

हो ते हातावर हात ठेवायचे, ज्यांचे सेम सेम हात येतील म्हणजे कोणाचे तर चार लोकांचे, सहा लोकं आहेत समजा, चार लोकांचे तळहात आले तर त्यांचं ते उतरले. मग दोघंच जण राहिले. मग त्याच्यात पण ठरवायचे की काय म्हणतात ते जसं टॉस करतो आपण त्याच टाईपमध्ये ते असायचं.

मग आता पुन्हा. पुन्हा असं काहीतरी असतं.

बरोबर मग ते डब्बा एक्सप्रेस पण असं तो लांब फेकायचा आणि मग जे लपलेले असतील त्याला तो आऊट तिथे येऊन म्हणायचा, हा हा अमुक अमुक डब्बा एक्सप्रेस. तो डब्बा एक्सप्रेस. मग असं करत करत तो सगळ्यांना आऊट करायचा मग शेवटी जो आऊट होईल, त्याच्यावर पुन्हा राज्य. असं.

ते कांदा फोडी पण होतं ना एक गेम काहीतरी? हो कांदा फोडी, तू खेळलायेस का कांदा फोडी? हो, मी माहितीये असं ते, पहिल्यांदा दोन

हां एक पाय ठेवायचा मग एका पायावरून उडी मारायची. मग नंतर त्याच्यावर दुसरा पाय ठेवायचा.

मग त्याच्यावर परत हात ठेवायचा

हां आणि त्याला जर पाय लागला, तर मग ते तो आउट झाला. बरोबर. हाताचा किंवा पायाचा स्पर्श झाला उडी मारताना तर मग तो बाद.

मग ते हातापायांच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेल्या हाताने पायचे अंगठे पकडून मग तो ओणवा उभा रहायचा.

मग पाठीवरून उड्या मारल्यानंतर मग नंतर काहीजण असेच समोरासमोर उभे राहतात असे काहीतरी, हा, सरळ पण उभे राहायचे पण ते तसं तेवढ्या उंच कुणाला उडी नाही मारता यायची. थोडक्यात उंच उडी जो प्रकार आहे ना, तो त्याच्यासाठी ही खूप छान प्रॅक्टिस होती मुळात.

उंच उडीसाठी ते जे आहे, तो खूप छान प्रॅक्टिस होती कांदाफोडी हा प्रकार.

खरंय खरंय. आणि ते शिवाजी म्हणतो म्हणतो पण असे पळापळीचे खेळ असायचे. शिवाजी म्हणतो हसा, शिवाजी म्हणतो पळा, शिवाजी म्हणतो तिथे जाऊन लपा. असं ते म्हणजे सारखं त्याच्यामध्ये अॅक्टिव्हिटी खूप असायच्या. हां, अॅक्टिव्हिटी होती म्हणून तर लोकं अॅक्टिव्ह होती. एका जागेवर बसून आजकाल कोणी नाही खेळत. आता गोट्या, कोणीच नाही खेळत.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 गोट्या तर फुल भारी, माहिती आहे का? मला तर ते खूप. माझ्या भावाने तर इतक्या गोट्या जमवल्या होत्या त्याच्यामध्ये पण सर्वात मोठी मोठी असेल तर त्याला पण टम्मन म्हणायचे टम्मन.

आणि अस ते गोट्यामध्ये पण काही गेम असायचे असे असायचे की दहा वीसमध्ये गल असायची त्या गलमध्ये पहिल्यांदा उतरायचं आपण मग नंतर 10 मग 20 30 पन्नास शंभर पर्यंत करायचं कि तो सुटला शेवटी ते रिंगण रिंगण आखायचे ते गोल त्याच्या गोट्याठेवलेल्या असायच्या त्याबरोबर ती मारायची गोटी आणि उडवायची एक गोटी त्यामध्ये पण दोन गोट्या असायच्याएक खूप खूप खूपच अशी बारीक गोटी असायची

तिने पण त्या गोट्या उडल्या म्हणजे जीतक्या गोट्या बाहेर काढल्या तेवढ्या आपल्या असा तो खेळ असायचा

आणि ते काय म्हणतात ते त्यालाच तो जाऊन टच व्हायचा ना गोटीने मारून जो टच व्हायचा त्याला आस केली म्हणायचं आमच्याकडे आस झाली अच्छा अच्छा माहिती नाही, हम्म त्याच्यानंतर तो काडी काडी म्हणून पण गेम असायचा काडी काडी खेळ माहिती का तुला

जसा आपला याच्या सारखाच सिम्पल सूर पारंब्या सारखाच आहे थोडक्यात तो पण त्याच्यामध्ये काय एक अशी छोटीशी काडी घ्यायची कुठल्यातरी झाडाची साधी आपली काडी घ्यायची आणि अस रिंगण आखायचे आणि ती मध्ये ठेवायची ती काडी आणि त्याच्यावर ज्याच्यावर राज्य आहे ना तो पहिल्यांद असं त्यांच्यावर थपडा मारणार एक-दोन-तीन आणि मग दुसरा कोणीतरी येणार एकदम ती काडी उचलणार आणि दूर फेकणार ती फेकता फेकता जर एखादा आऊट झाला तर तो आऊट त्याच्यावर राज्य.

त्याला पकडायचं असं असायचं विषामृत लंगडी कितीतरी खेळत होते लहानपणी हो हो लंगडी खेळायचा आम्ही गज खूपशी खेळायचो पावसाळ्यामध्ये तर तो फेव्हरेट खेळ होता म्हणजे तू कधी खेळला आहेस का गज खूपशी

रिंगणी मध्ये पण तसंच असायचं की, एकाने अशी ती रिंगनी पळवत पळवत न्यायची ज्याच्यावर राज्य आलाय आणि त्याने मागे मागे जायचा आणि ती जिथपर्यंत अशी पळवत पळवत पळवत न्यायची आणि ती जिथे पडेल तिथून परत लंगडी घालत घालत जिथून सुरुवात झाली होती तिथपर्यंत त्या माणसाने आणि परत रिटर्न जायचं लंगडी घालत घालत असा तो खेळ होता

आजकाल हे असे खेळ कोणी खेळत नाही म्हणजे सगळ्या प्रकारचे व्यायाम व्हायचे या खेळामध्ये हा आणि पूर्वी सगळ्या प्रकारचे खेळ असायचे वेगवेगळे प्रकार असायचे त्या खेळांचे इतके प्रकाराचे साभिनय खेळ, मुलींचे, त्याच्यानंतर मैदानी खेळ, मैदानी तर म्हणजे तर विटी दांडू आणि याच्यासारखे तर असायचेच पण कबड्डी खो-खो पण खूप लोक खेळायचे कुस्ती, कबड्डी खो-खो आम्ही तर शाळेत असताना खो-खो पण खेळलेलोत. हो आम्ही दगड माती खेळायचो ते काठी घेऊन फिरायचं सगळ्यांनी दगड म्हटलं की पटकन दगडावर ठेवायचे माती म्हटलं की पटकन माती वर ठेवायचं कुठला तो रंग सांगणार आपण एक खेळ होता नाही का पिंकी पिंकी व्हॉट कलर हा कलर म्हटल की तिकडे जाऊन बघायचा हा बघ तो कलर...भरपूर.. माझ्या मामाचं पत्र हरवलं आपण खेळ होता ना ते पण आजकाल कोणी नाही खेळत छान गेम होता तो सर्कल करून सगळ्यांनी बसायचं मांडा कोण ओळखायचं कोणाच्या मागे पडलाय काही वेळेस ते रुमालात वापरायचे त्याच्यासाठी हो रुमालच वापरायचे माझ्या मामाचं पत्र हरवलं माझा रुमाल हरवला तो कोणाला सापडला असं काहीतरी हो हो तसं पण असायचं खूप सुंदर सुंदर गेम होते रे आता काय काय नाही आता फक्त लोकांना नुसते मोबाईल पाहिजे बाकी काही नको

आता कोणी नाही खेळत आपण खेळूया एक दिवस असं मला वाटत आपण, खेळावं एक दिवस. नक्की नक्की खेळूयात आपण आता

मजा येईल खरंच खूप लोकांना माहिती नाही मला आणि जर माहिती झाले तर आहे मजा येईल त्याच्यामध्ये बघू वेळ मिळाला तर नक्की खेळू चालेल कधी मग बोलशील तर लवकरच मग